त्या सोबतच काही बाइक्स पार्क केलेले दिसत आहेत आणि लोक पण दिसत आहेत होडींग लावलेल्या दिसत आहेत.

कार पार्क केलेली दिसत आहे जिथे एक शेड दिसत आहे त्या खाली पण काही कार दिसत आहे आणि तिथे गेट दिसत आहेत.

खूप मोठी बिल्डिंग दिसत आहे शाळेची किवा कॉलेज ची असेल आणि हे हिरव्या रंगाच दिसतय आणि तिथे काही लोक दिसत आहेत.

आणि तिथे पांढऱ्या रंगाचे आहे एक व्यक्ती दिसत आहे त्यासोबतच काही झाडे दिसत आहे आणि आकाश पण साफ दिसत आहे.

जे आहे ते खूप मोठं लॉन दिसत आहे. तिथे काही हिरवे झाडे दिसत आहे बाऊंड्रीस दिसत आहे आणि एक बिल्डिंग ची भिंत दिसत आहे जे पांढऱ्या रंगाची आहे तिथे काही मोटर्स दिसत आहे.